हे एक बँक आहे ह्या बँके च पोस्टर लागलेलं आहे त्या बँके च नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र साखर पेठ शाखा बँक ऑफ महाराष्ट्र.

ही एक शाळा आहे या शाळे मध्ये ह्या पाच विध्यार्थीनी आहेत.

एक बिल्डिंग समोर एक गाडी उभी आहे व बिल्डिंगच्या बाजूला एक झाड आहे एक महिला रोडवर उभी आहे.

हि एक इमारत आहे. हि इमारत दोन मजली आहे. या इमारतीच्यावर एक पोस्टर लागलेलय हॉटेल नावाचं. या इमारतीच्या आजूबाजूला काही बिल्डिंग--

व त्या गाडीला फुलाणी सजवलेली एक गाडी आहे व भरपूर इथे व्यक्ति आहे.

हे दोन मूल रस्त्यान चालत आहेत हि रस्त्यानं चालत असताना समोर काही झाड आहेत व समोर एक इलेक्ट्रिक लाइन चा खंबा आहे.

एका बाजूने एक हॉल आहे त्या हॉल वर टिन शेड आहे बाजूने म् एक सीमेंटचा पोल आहे.

इथे दोन मूल रस्त्यांनी चालत आहेत व तिथ काही सीमेंट ची टाईल्स बसवलेली आहे.

ही एक विध्यार्थिनी आहे ही विध्यार्थिनी डान्स करत आहे व ती विध्यार्थिनी डांस करत असताना खाली बसलेली आहे त्या विध्यार्थिनीचे दोन्ही हात वरती आ--

व त्या व्यक्तीने डोक्याला एक दुपट्टा बांधलेला आहे व गाडी उभी आ--

त्या नदीला भरपूर पाणी आहे.

व या दोन बिल्डिंगच्या समोर खूप उंच झाड आहेत व त्या रोडवर काही सुंदर गाड्या उभ्या आहेत काही व्यक्ति उभ्या आहेत.